मागे अ क्रूझ वरती अं येशू ख्रिस्त लावलेला आहे दोन्ही बाजूने अ काही फोटोज आहेत एक बाई अं माइक वर काही तरी सांगत आहे तिने निळ्या रंगाची साडी घातलेली आहे.

समोर एक फॅक्टरी आहे जीला निळ्या व पांढऱ्या रंगाच्या अ पत्र्यानी झाकलेली आहे समोर दोन चार चाकी उभ्या आहेत बाजूला अजून एक छोटीशी--

अ एका बोटी छोट्या बोटी वर दोन पुरुष व मध्ये एक महिला बसलेली आहे नदीच्या किनाऱ्यावर थोडी माती आहे व वर डोंगराळ भाग असून अ मोठी झाडे दिसत आहे.

फळ्याच्या वर सभागृह असे लिहिलेले आहे अ फळ्याच्या समोर एक टेबल व खुर्ची सुद्धा लावलेली आ--

यात एक माणूस बसलेला आहे त्याच्या हातात एक का कापड आहे डोक्यावर त्याने निळ्या रंगाची टोपी घातलेली आ--

हे अ जिम मधील एक चित्र आहे यात जिमसाठी लागणारी उपकरणे ठेवलेली आहेत समोर निळ्या व पांढऱ्या रंगाचे फुगे हवा भरून सोडलेले आहेत वर सिलिंग वर लाईट्स चालू आहे.

यात एक माणूस दिसतोय त्याने गुलाबी रंगाचा शर्ट घातलाय व त्याच्या गळ्यात हेड फोन आहे.

अ झाडी आहे समोर जमिनीचा भाग--